sir पाच pass झाल्या का पर्यंत किती बसा असतं ok sir आणि त्याची EMI कशी असते sir

आणि किती वर्षात परत paid करायची. तीन वर्षांमध्ये सपोर्टचे मदानी तीन वर्षां मध्ये करू शकता paid परत sir.

नाही sir मी तुमच्या बँकेमध्ये येऊन visit करते आणि credit card ची process करते नाही sir, sir तुमच्या बँकेमध्ये अं FD, Fixed deposit, RD वगैरेची पण सुविधा असते

okay sir आणि sir अं RD साठी किती minimum pay करायचा मंथली ok sir

हम्म विचार करून सांगा. 'ब्राम्हणांचं कसब'. anyone knows it? तर आता हे वाचत आहोत आपण तर हे असं नाही आहे. तर आपल्याला लक्षात पण ठेवायचं आहे की, जसं आपण आता अठराशे एकोणसत्तरमधलं ते पाहलं. महात्मा ज्योतिराव फुल्यांनी एक ग्रंथ लिहिला होता. त्याचं नाव होतं 'ब्राह्मणांचं कसब', बरोबर. त्या 'ब्राम्हणांचा कसब' नावाचा जे ग्रंथ लिहिला, त्या ग्रंथाचं जी प्रस्तावना आहे, ती यांनी लिहिली होती. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बरोबर आहे. ठीक आहे? हा, sufficient आहे, combine साठी sufficient आहे. reference book मध्ये खूप सारी पुस्तकं आहेत market मध्ये. ते detail मध्ये आहेत, पण हे पुस्तक काही कमी नाही. याच्यातलेच प्रश्न मला परीक्षेत दिसले आतापर्यंत. तर थोडेसे~ थोडासा विचार करून याच्यावरच प्रश्न येतात~ असतात. okay त्यानंतर यांनी 'यमुना पर्यटन' या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली. आणि अह ते तर आहेच. 'अरुणोदय' हे आत्मचरित्र~ त्यांनी हे आत्मचरित्र लिहिलं 'अरुणोदय' नावाचं. त्यानंतर इंग्रजी, मराठी, संस्कृत असे शब्दकोश लिहिले. याशिवाय बरेच लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यानंतर अह okay एकोणवीसशे सहामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त~ हे one liners आणले असते, तरी जमलं असतं आपल्याला, ठीक आहे. कारण याच्यामध्ये खूप महत्त्वाचे प्रश्न जे आहेत, ते मांडले गेलेले आहेत जे प्रश्न आपल्याला येत नाहीत. okay त्यानंतर पुढचे समाजसुधारक आपण बघूया. त्यांचं नाव आहे 'विष्णू शास्त्री पंडित'. विष्णू शास्त्री चिपळूणकर वेगळे आहेत, पंडित वेगळे आहेत. okay यांचं नाव काय होतं मग original sir? ठीक आहे. यांचं original नाव होतं, अह लक्षात ठेवा यांचं जे original नाव इथंच दिलेलं आहे. विष्णू शास्त्री पंडित यांचं. ते I think यांचं नाही आहे. ते बाकी आपलं यांच्याबद्दल बोललो आपण. भाऊ दाजी लाड यांचं नाव originally बघितलंय. यांचं नाव आपण बघूया आता काय आहे ते याच्यामध्ये. एकोणवीसव्या शतकातील अह ते तर आहेच. त्यानंतर विष्णू शास्त्री प~ हेपण अग्रणी होते.

विष्णू शास्त्री पंडित म्हटलं की, तुम्हाला पुणे आठवू शकतं, पण ते चिपळूणकर आहेत. अठराशे सत्तावीसमध्ये यांचा साताऱ्यात जन्म झा~ पंडित आहेत. आणि यांचे वडील परशुराम शास्त्री होते. ते बावदानचे रहिवासी होते. वडलांकडून विष्णू शास्त्रींना संस्कृत भाषेचं शिक्षण मिळालं. ठीक आहे? कशाचं शिक्षण मिळालं? संस्कृत भाषेचं. त्यानंतर इंदू प्रकाश. या साप्ताहिकाचे ते संपादक होते. आता इथून प्रश्न तयार होतो. हे एवढुसं वाक्य आहे. झाला प्रश्न तयार. 'इंदू प्रकाशाचे स्थापनाकार किंवा संपादक कोण? ' तर तुम्हाला इथून लिवायचं आहे. ठीक आहे? तर ते कोण आहेत? विष्णू शास्त्री पंडित. झाला प्रश्न तयार. तोच आपल्याला परीक्षेमध्ये आठवत नाही. ठीक आहे? पंडित याच वृत्तपत्रातून त्यांनी आपली समाजसुधारणावादी किंवा सुधारणावादी मतं निर्भीडपणे मांडली. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी प्रामाणिकपणे कार्य करण्याचा निर्धार केला. खेड्यापाड्यामध्ये जाऊन व्याख्यानं दिली. जनजागृतीसाठी भरपूर लेखन केलं. आणि हे तर बाकी त्याकाळातले तुम्हाला प्रश्न माहीतच आहे. त्यावर त्यांनी सडेतोड

त~ हा प्रश्न इथून तयार होतो, या पुस्तकातून अकरावीच्या की, 'विष्णू शास्त्रींनी कोणत्या सभेची स्थापना केली? ' तर लक्षात ठेवा, 'पुनर्विवाह उत्तेजक मंडळी' या सभेची स्थापना यांनी केली होती. या सभेमार्फत काय केलं? तर विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या सभेच्या मार्फत झालं. त्यांनी 'ईश्वर चंद्र विद्यासागर' यांचा जो 'विधवा विवाह' या ग्रंथाचा जो अनुवाद आहे, तो मराठीमध्ये केलेला होता. दरम्यान

हे त्यांनी त्याच्यातून दाखवून दिलं की, मी फक्त बोलतच नाही, तर मी करूनही दाखवतो. तर त्यांच्या विचारावरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून त्यांनी प्रत्यक्ष कृतीनं ते दाखवूनही दिलं. बालविवाहाच्या पद्धतीमुळं विधवा मुलींचं आयुष्य मातीमोल होत आहे. त~ बालविवाह जे व्हायचे त्या काळामध्ये, त्यामध्ये बालिकांचं वय खूप कमी असायचं. आणि जे नवरदेव असायचे ते खूप मोठे व्हायचे. आणि ते जठरविवाह वगैरे ते तर खूपच भयानक प्रथा होती. त्यामुळं त्यामध्ये काय व्हायचं? ते हे म्हातारेच असायचे already

फारश्या अह त्या काळामध्ये लोकं विचार असा करायचे की, मुलगी जी आहे, ती मुलगी एका चांगल्या घरामध्ये गेली पाहिजे, आणि तिला जे दोन घास आहेत, त्याचबरोबर काय काम करायची गरज पडली नी~ पाहिजे. तर तेवढं तर तिला मिळायचं. पण तिचं आयुष्य तर तिथंच संपलेलं, ज्याठिकाणी तिचा नवरा गेला. बाकी आता समाज तिच्यावर अह बोटं जे आहे, ते आक्षेप वगैरे उचलणारच. त्यामुळं मुलींचं आयुष्य मातीमोल व्हायचं. त्यामुळं या पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्यांचं साहित्य क्षेत्रातलं योगदान खूप मोठं आहे. ब्राम्हण कन्या विचार, विवाह विचार पुरुष सुप्त व्याख्या, विधवा विवाह, चा इतिहास, तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा याच्यावर प्रश्न आलेला आहे, म्हणून वाचतोय. संस्कृत व धातुकोश,

ब्राम्हण कन्या विवाह विचार, पुरुष सुप्त व्याख्या, विधवा विवाह, चा इतिहास, तुकाराम बाबांची अभंगाची गाथा हे यांचं आहे. आणि यांचा मृत्यू अठराशे शहात्तरमध्ये झालेला होता. yes हेपण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हम्म त्यानंतर सार्वजनिक काका, जोशी काका यांच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत. अठराशे अठ्ठावीस ते अठराशे नव्वद हा यांचा yes कार्यकाळ आहे. तर, हा. तर सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक यांना म्हटलं जातं. आणि आधारस्तंभ म्हणून यांना ओळखलं जातं 'सार्वजनिक काका'. कारण त्यांचं नावच ते सार्वजनिक का झालं? तर ते सार्वजनिक सभा जी होती, त्या सभेच्या कार्यामध्ये एक संस्थापकीय तर होतेच, पण त्या कार्यामध्ये खूप मोठा आधारस्तंभ होते.

जे आहे त्यां~ त्यामुळंच त्यांना ते 'सार्वजनिक काका' म्हणून ओळखलं जातं. गणेश वासुदेव जोशी हे त्यांचं original नाव. आणि ह्यांचा जन्म नऊ एप्रिल अठराशे अठ्ठावीसमध्ये साताऱ्याला झाला. ठीक आहे?

साताऱ्याला झालेला आहे. ठीक आहे? साताऱ्याला त्यानंतर नोकरीनिमित्त पुण्याला गेले, मात्र त्यांना थोड्याच दिवसामध्ये नोकरी सोडावी लागली.

व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यातही लक्ष घालण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र सरकारच्या दबावामुळे कोणी घेत नव्हतं. तुम्हाला आठवत असेल, आपण बघितलेलं होतं. त~

अह कोणी घेत नव्हतं, पुण्यामध्येच घेत नव्हतं. तर यांनी ते घेतलेलं होतं. बाकी बाहेर अजून एका व्यक्तीनं घेतलं होतं, आठवतं का तुम्हाला? ठीक आहे? पुण्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं जे वकीलपत्र आहे, ते काकांनी घेतलेलं होतं. सरकारच्या दबावमुळे ते कोणी घेत नव्हतं. त्यात मोठ्या उमेदीनं सार्वजनिक काकांनी ते घेतलं. भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मार्गानं कार्य करणारी सार्वजनिक सभा औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली अठराशे सत्तरमध्ये स्थापन केली गेलेली होती. okay

यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिलं. सनदशीर राजकारण करत high court मध्ये अगदी बरोबर आठवतंय तुम्हाला. त्यानंतर या सभेमार्फत सार्वजनिक सभेमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी पण करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी त्याचा फार फायदा झाला. त्यानंतर दुष्काळाचा फटका सगळ्याच भारताला बसलेला होता, अठराशे शहात्तर- सत्त्यातरमध्ये. त्यात महाराष्ट्र पण आला.

अह एक महत्त्वाचं जे वाक्य आहे की, 'भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा द्यावा,

या ठिकाणी अह वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू धर्मातील जातिभेदाला त्यांचा विरोध होता. railway उतारूंचे प्रश्न, स्थानिकांचे~ संस्थानिकांचे अधिकार, राज्यातील दंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहिताचं कार्य केलं. सार्वजनिक सभा ही जरी राजकीय संस्था असली, तरी सामाजिक सुधारणेतील त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. आणि यांचा मृत्यू पंचवीस जुलै अठराशे ऐंशीमध्ये झाला. ठीक आहे? yes अगदी बर~ ळकृष्ण~ गोपाळ भांडारकर हे त्यांचं संपूर्ण नाव. तर अह महाराष्ट्राला ते संपूर्ण प्रच~ प्रचलित आहेत. नाव म्हटलं की, सगळे ओळखतात रा. गो. भांडारकर म्हटलं की. त्यांचं original नाव काही जणांना आठवत नाही परीक्षेत. लक्षात ठेवा, रामकृष्ण गोपाळ भांडारकर. यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये झालेला होता. मालवण पक्ष वारनं काही लोकांना आठवलेलं असेल. भूगोलात नका जाऊ, इथंच थांबा. त~ मालवणमध्ये यांचा जन्म झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या, सहा जुलै अठराशे सदुसष्टमध्ये. यांचं आडनाव फतकी असं होतं. okay यांचं मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यात अह जे आहे, ते अधिकारी असल्यामुळं त्यांना भांडारकर असं उपनाव मिळालं. मुंबई विद्यापीठातून M. A. ची पदवी त्यांनी संपादत केली होती. german विद्यापीठाची PhD पदवी त्यांनी मिळवलेली होती. ते उच्चविद्याविभूषित होते. कर्ते, धर्म व समाजसुधारक, भाषा तज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्य विद्या संशोधक संस्कृत भाषेचे पंडित अश्या वेगवेगळ्या नात्यांनी महाराष्ट्र त्यांना ओळखतो. किंवा नावांनी ओळखतो. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये यांचा समावेश होता, रा. गो. भांडारकरांचा. त्यानंतर yes प्रार्थना समाजाची तत्त्व, उद्दिष्ट आणि प्रतिज्ञा ह्या तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतार कल्पना, बहुदेवता वाद या बाबींना त्यांनी विरोध केला. समाजातील अपप्रवृत्ती, अनिष्ठ रुढी दूर व्हाव्यात, म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वेव उपदर्शनं, भगवद्गीता, संक वाङ्मय या ग्रंथाचा आधार घेऊन चुकीच्या आहेत, त्या कश्या चुकीच्या आहेत, हे दाखवून दिलं होतं त्यांनी. त्यांतर~ यांनी यासाठी अनेक लेखपण लिहिले. त्यानंतर यांच्यातलं आपल्यासाठी काहीच महत्त्वाचं नाही, कारण प्रत्येक व्यक्तीनंच, समाजसुधारकाने याच्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. हा paragraph तुम्हाला प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसेल. आपल्याला काय महत्त्वाचं आहे, त~ यांनी लिहिलेली काही पुस्तकं.

saivism वर एक ग्रंथ लिहिला, saivism and other minor religions यावर एक ग्रंथ, history of इंडिया हा ग्रंथ लिहिला. विपुल ग्रंथसंपदा त्यांची होती. त्याची नावं पण इथं आपण पूर्णतः यांनी लिहिलेली महत्त्वाची आहेत, जे आयोग विचारणार आहेत त्यापैकी काही ना काही. ते लक्षात ठेवा. यांचा मृत्यू चौदा~ चोवीस ऑगस्ट अठरा~ एकोणवीसशे पंचवीसमध्ये झालेला होता. yes अगदी बरोबर. हम्म त्यानंतर बेहरामजी मलबारी. okey तर, यांच्याबद्दल already सगळ्यांना तसं माहित आहे. यांचा जन्म कुठं झाला, मग ते कुठं गेले, यांचं नाव मलबारी का झालं? okey त~ आता ते थोडंसं आपण एकदा समजून घेऊया. okay तर बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक, विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी म्हणून यांचा उल्लेख केला जातो. गुजरातमधील बडोदा, ठीक आहे? त्या बडोदा येथं यांचा जन्म झाला, अठराशे त्रेपन्नमध्ये. त्यानंतर पार्शी कुटुंबात यांचा जन्म झाला होता. त्यांचं शिक्षण इंग्रजी missionaries च्या शाळेत पूर्ण झालं होतं. मेल~ अह हे जे बेहरामजी होते, यांनी बालविवाहाच्या प्रथेला विरोध केला होता. अठराशे चौपन्नमध्ये काही टिपणीही त्या संदर्भात त्यांनी प्रसिद्ध केलं. त्या सगळ्या गोष्टी हा paragraph same आहे सगळ्या हेच्याबद्दल. त्यानंतर indian spectrator हे साप्ताहिक त्यांनी सुरु केलं होतं, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. okay दादाभाई नौरोजी यांच्या voice of इंडिया या नियतकालिकात ते लेखन करायचे. त्यांनी दयामल गिडुमल~ दयाराम गिडुमल यांच्या मदतीनं सेवा सदन ही संस्था स्थापन केली होती. आह सेवा सदन तर तुम्हाला तिकडे पण दिसेल, रानडे. ठीक आहे? रानडे यांच्या ज्या पत्नी होत्या, त्यांनी पण ते सुरु केलं होतं. त~ यांनीपण दयाराम गिडुमल यांच्या मदतीनं सेवा सदन सुरु केलं होतं. indian spectrator साप्ताहिक सुरु केलं होतं. गुजरात and gujratis नीती विनोद बालविवाह या महिलांवर सक्तीने लादण्यात आलेलं वैधत~ वैधव्य यावल त्यांनी टिपणे पण यासंबंधी ग्रंथ लिहिलेला आहे. यांचा मृत्यू अट~ एकोणवीसशे बारामध्ये झालेला होता. त~ हा शेवटचा paragraph important आहे यामध्ये. okay yes

आपल्याला जे परीक्षेसाठी आवश्यक आहे ते आपण घेणार आहोत. ठीक आहे? हम्म त्यानंतर गोपाळ गणेश आगरकर यांच्याबद्दल सगळंच महत्त्वाचं आहे, कारण एकएक वाक्य यांच्या हेच्यातलं जीवनचरित्रातलं विचारलं जातं. अठराशे छपन्न ते अठराशे पंच्याण्णव हा यांचा कार्यकाळ. गोपाळ गणेश आगरकर. हे व्यक्तिस्वातंत्र व बुद्धीप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत होते, हा एकच वाक्य हे~ बुद्धिप्रामाण्यवाद यांच्याशी related आहे सगळ्यात जास्त. त्यांचा जन्म कराड कराड जवळील टेम्भू या ठिकाणी इसवी सन चौदा जुलै अठराशे छपन्नमध्ये झाला. घरची यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. metric पर्यंतचं शिक्षण कराडमध्ये झालं. त्यानंतर रत्नागिरीला आणि अकोला या ठिकाणी त्यांचं शिक्षण झालेलं आहे. अकोल्याला त्यांचे मामा राहायचे. लहानसान नोकऱ्या केल्या त्यांनी. जिद्दीने प्रयत्न करून अठराशे पंच्याहत्तरमध्ये metric ची परीक्षा pass केली दहावीची. अनंत अडचणींना सामोरे जात त्यांनी पुण्यामध्ये M. A. पर्यंतचं शिक्षण घेतलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आगरकरांनी समाजसेवा आणि जनजागृतीच्या कार्याला वाहून घेतलं. मग एवढं सगळं शिक्षण कळून आपल्यासारखा व्यक्ती काय

त्यांनी समाजाला दिलं ते सगळंच्या सगळं. ठीक आहे? त्यानंतर यांना नोकरी लागली होती एका संस्थानामध्ये, पण त्यांनी ते शंभर रुपयाची नोकरी ती ठुकरावून दिली. यांनी विष्णू शास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीनं पुण्यामध्ये new english school ची स्थापना केली होती, हे सगळ्यांनाच माहिती आहे. पुढे लोकमान्य टिळकाच्या मदतीनं केसरी व मराठा ही वृत्तपत्रं सुरु झाली. त्या केसरीमध्ये जे संपादक होते केसरीचे, ते आगरकर होते. लोकमान्य टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे deccan education society ची स्थापना केली होती. त्यानंतर या संस्थेच्या वतीनं fergusson college सुरु करण्यात आलं होतं.

त~ यांच्याबद्दल आपण अधिक माहिती घेणार आहोत, कारण detail मध्ये यांच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. ठीक आहे? yes

हा, ठीक आहे. त्याचबरोबर यांच्याबद्दल महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की, अह यांनी कायकाय लिहिलं किंवा कोणत्या कोणत्या गोष्टीला त्यांनी महत्त्वाचे मुद्दे लिहिलेले आहेत. त~ अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता याला त्यांनी विरोध केला. केसरीतील निवडक निबंध, सुधारकातील वेचक लेख, वाक्यमीमांसा, वाक्याचं पृथ्थकरण इत्यादी ग्रंथाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. ते आठवत नाही वेळेवर. समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील अवहेलना सहन करण्याची तयारी असणारे आगरकर एक श्रेष्ठ समाजसुधारक होते. यांचा मृत्यू सतरा जून अठराशे पंच्याण्णवमध्ये झाला. तर ही माहिती काय पुरेशी नाही आहे. ठीक आहे? त्यामुळं आपल्याला यांच्याबद्दल detail मध्ये माहिती घ्यायची आहे. उद्या एक काम करतो, तर हे जे आहे ते खूप कमी माहिती आहे. सरस्वती पंडित या पदव्या त्यांना दिल्या गेल्या पंडिता रमाबाईबद्दल. त्यानंतर यांचा गंगामूळ~ अह मंगळूर जिल्ह्यातील गंगामूळ या ठिकाणी अठ्ठावन्नमध्ये मृत~ अह जो आहे तो जन्म झाला. पूर्ण राव~ रमाबाई अन~ अनंतशास्त्री डोंगरे होतं. त्यानंतर ह्यांनी महत्त्वाच्या जे आहेत, त्या हे सुरु केल्या, शारदा सदन स्थापना केली, वगैरे वगैरे. ते खूप कमी माहिती आ~ आपल्याला detail मध्ये माहिती आणायची आहे. रा. गो. महादेव गोविंद रानडे यांच्याबद्दल आहे. लहुजी वस्ताद साळवे यांच्याबद्दल आहे. त~ यांच्याबद्दल संपूर्ण बद्दल मी उद्यापासून detail मध्ये माहिती तुमच्यासाठी घेऊन येईन.

हा, yes ते तर सगळं आहेतच. आणि त्यामुळं तुम्हाला ते strorywise समजून घ्यायला आवडतं, हेपण मला आव~ आता तेच्यातून लक्षात आलेलं आहे. so हा. बर, dates वर जास्त focus करायचं आहे. okay अजून कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्यापण सांगून द्या. मग आपण त्यावर focus करून प्रत्येक class घेऊया. त~ उद्यापासून आपण जे आहे pointers ठीक आहे? main pointers च घेऊन येऊया. कारण पूर्णच्या पूर्ण जर घेऊन आलो, तर आपल्याला जे लक्षात घ्यायचे जे आहेत points तेच लक्षात येत नाही. कारण प्रत्येक हेंच्यामध्ये एक paragraph same आहे. ठीक आहे? आणि तो same paragraph प्रत्येकाच्या पाठ झालेला आहे. तिथूनच link तुमची तुटते. त्यामुळं तो same paragraph उद्यापासून नस~ subscribe करायचं आहे.

फक्त जो नवीन month येतो, त्यावेळेस तुम्ही तुमचं जे आहे, ते renew करून घ्यायचं. okay channel ला like subscribe आणि share करायला विसरू नका. I think अह सर्व विद्यार्थ्यांना link गेली नसेल तर, अह तुम्ही एकदा हे करू शकता, तुमच्या group मध्ये ping की, class सुरु झालेला आहे. तसा

त्यामुळं जे तुम्हाला केलेलं आहे ping channel ने लक्ष्य अधिकारीच्याच group मध्ये,

शुभमजी, तुमचं पण स्वागत आहे. सुरुवात करूया आजच्या आप~ class ला. 'महाराष्ट्राचा इतिहास' भाग तीन आज आपण अभ्यासणार आहोत. आपण almost जे महत्त्वाचे समाजसुधारक आहेत, ते complete केले होते.

दोन-तीनच समाजसुधारक आहेत उरलेले. काल तुम्हाला माहीतच आहे किती उरलेले होते. आणि त्यापुढील जे मग महत्त्वाच्या ज्या अह संघटना होत्या जसं की, आर्य समाज आहे, सत्यशोधक समाज आहे. ठीक आहे?

स्वातंत्र्य लढ्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान कसं काय आहे आपल्या भारताच्या, त्याच्याबद्दल पण माहिती घेणार आहोत. त्यामध्ये मग अह